आलेल्या विविध टिपनीचे वर्णनचे भल्या थोर्ल्या अनुभवांचे कथन मी पथ स्थापने करतो. त्यातुन मी

मल्लीका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. आरे सर्वात शेवटी तु कोणता दादा उभा आहे? आणि तो माझ्याशी बोलनार नाही का? का नाही बोलणार? जरुर बोलन. आरे मी तुला घरी बसुन दुर दुर अशा गावी देशी म्हणजे आणि ते कसं काय? माझं ते कार्यरीत आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करुन आल्या नंतर प्रवासाची प्रक्षाना ठिकाणी शिरो ट्रक मु देत आणि जातीशा तशीच माहिती वाचकामध्ये मी पोहचवतो. ही माहिती र पाच कंठाड वाणी न होऊ देता रंजक पद्धतीनी मनु वेधक भाषेत भांडन हे लेखकाचे कसम लेखक त्या ठिकाणीचं माहिती बरोबर स्वतःच ते अनुभव भावना निसर्ग सौदर्य व्यक्ती विशेष त्याची सुरेख मांडनी करतो. म्हणजे ना टिकीत नाहीत ना बस नादी मान मी कुठी जाऊ शकतो. सर्व ठिकाणी दिर द्यायला तुझ्या माध्यमातुन अगदी बरोबर . आणि हेच माझ्या वैशिष्ट्य म्हणुनच मला गंगाधर गाडी गाडगीतील, जोशी, पु ल देशपांडे समेश मन मंत्री, मीना प्रभु अशा मोठ्या लेखकांनी आपलच करुण प्रसिद्ध केलं. किती छान आहात तुम्ही सगळ्यात

धन्य. साहित्य संपदा वाचु आनंदाने लिहु नेमाने सार्थ नेऊ सुद्धा.

Hello बोला sir Sir अं माझ्याजवळ दोन plot आहेत. माझा मला नाई का आता सध्याला loan पाहिजे. माझ्या हजार square feet चा plot आहे. पाचशे-पाचशेचे दोन plot आहे. मला करीएबन अं loan पाहिजे, पाच-दहा लाख भेटणार का sir? तर sir ही जागा तुमच्या नावावर आहे का कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर आहे sir? सांगू शकता का मला हे जागा कोणाच्या नावावर आहे? कधी घेतलेलीय काय सांगू शकता का याचं? होय sir. जागा papa च्या नावावर आहे. आणि जागा दोन हजार तीन मध्ये घेतलेलीयं. जागा आता, सध्या तिथे घरपण बांधलेलं आहे, मोठं घर आहे. आम्हाला आता सध्या loan पाहिजेय. आता आता पैसाची पैशाची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतलं sir. बघा तुमच्याजवळ काय होतं काय नाई. तर sir ते तुम्हाला loan भेटणार पण त्या अं तुमच्या जागेचं PR card काय, पूर्ण documents तुमच्याजवळ आहे का PR card? त्यानंतर नगरपालिकामध्ये त्याची नोंद झालेलीय का? तुम्हाला घरकुल काही भेटलेलं आहे का तुमच्या घरावर? मला सांगू शकता का sir हे?

तर sir आपल्याला घरचे अं documents, पूर्ण papers आपल्याला पाहिजेत. त्यानंतर PR card, त्याच्यानंतर नगरपालिकांमध्ये नोंदणी झालेली जागा जी आहे, आणि पूर्ण documents लागतील त्याच्यावर. त्यानंतर तुमचे अं वडील ते त्याच्यानंतर सही लागतील त्याला. अं माझ्याकडे ते एक form आहे ते तुम्हाला fill-up करावं लागेल. त मांग तुम्हाला हे इतकं loan भेटणार त्यामध्ये जागा मोजणी करून आपण, सांगेन तुम्हाला sir. किती जागा आहे, त्याची मोजणी करावी लागेल मला sir. तिकडं येऊन बघावं लागन किती जागा आहे. त्यानंतर tape लावून पूर्ण जागेचा मापन करावं लागन मला मांग. त्यानंतर मी सांगू शकतो sir तुम्हाला किती loan भेटू शकतं. तर तुम्ही किती square feet सांगितलेलयं मला जागा sir? सांगा बरं sir ते. हजार square feet आहे sir. दोन plot आहे पन्नास-पन्नास square feet चे. ते अं करीएबन आपल्याला किती loan भेटणार sir? तर तुम्हाला आह आठ लाखपर्यंत भेटेल sir त्याचं loan. आठ लाखपर्यंत भेटू शकतं, त्याला तुमची हजार square foot जागा आहे. त्यानंतर तुमच्याकडे सगळे documents पण आहेत. मंग तुम्हाला आठ लाखपर्यंत भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला व्याज द्या द्याव लागेल त्याचं, अठरा percentage म्हणून. अठरा टक्केनी व्याज द्याव लागेल तुम्हाला sir ते bank चं.

हो sir आमचं bank account HDFC आहे sir करीएबन आपल्याला दहा लाखाचं loan पाहिजे sir. बघा तुम्ही तुमच्याकडून काय होणार काय नाही, कमी जास्त करा sir थोडं. तर sir ते मला यावं लागेल. तुमच्या जागेचं मापन करून, मंग त्यामध्ये document वगैरे fill-up करून, मग ते वरती पाठवावं लागेल. मग तुम्हाला तकरीबांन आठ-नऊ लाख रुपये तुम्हाला भेटून जाईल. काही problem नाही येणार तुम्हाला त्याच्यामधी. आठ-नऊ नऊ लाख रुपये भेटेन. त्याचं व्याज येईन तुम्हाला अठरा टक्केनी दर महिने त्याला द्यावं लागन तुम्हाला. त्यानंतर दर महिने त्याचा हफ्ता असतो. तुम्हाला ते हफ्ता द्यावा लागेल. जर तुम्ही, हे हफ्त्याचे पैसे नाही दिले, तर तुम्हाला due पण लागू शकतो sir. त्याच्यामधी. त्यामध्ये तुम्हाला due मध्ये पाच percentage द्यावं लागेन. असं तर तुम्हाला व्याज असंन आठ-नऊ लाख रुपयावर.

हो Sir आता आम्हाला इथं सध्याला लय गरज आहे पैशाची. आम्हाला आता, कुठं काहीतरी करणार आहे. पैसे पाहिजे आता नऊ-दहा लाख रुपये. तर, sir ते. काय हफहता येणार तिथं-तिथं loan किती, तिथं व्याज किती? अजून due किती बसणार sir कसं ते सांगू शकता का तुम्ही आम्हाला? Sir तुम्हाला हफ्ता येईन अं त तरीपण, तुम्हाला हफ्ता येईन साडे-चार हजार sir महिन्याचं, अं तुम्ही नाही भरलं तर व्याज लागणार त्याच्यावर पाचशे रुपये per month. आणि त्यावर तुमचा हफ्ता साडेचार येईन. तुम्हाला आठ-नऊ लाख रुपये भेटून जाईन. त्याच व्याज येईन तुम्हाला तकरीबांन दिड अं एखाद लाख रुपये व्याज द्यावं लागेन तुम्हाला आम्हाला sir ते. आम्ही तुम्हाला तुम्हाला नऊ लाख रुपये देईन sir तुम्हाला. परत आम्हाला दहा लाखापेक्षा कमीचं द्यावं लागेन तुम्हाला. सांगा sir म करायचंय का तुमच्या loan चं. हो sir ते तर loan करायचंय. ते तुमची fee वगैरे काही नाहीये का sir? आजूक ते आपल्याला आता पैशाची लय गरज आहे. आपल्याला पण आता सध्या, गाडी पण घ्यायचीय. ते आपल्याजवळ गाडी भेटती का sir आपल्या banks bank मधी? ते गाडीचं पण सांगा मला काय आहे काय नाही. तर sir तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे मला सांगू शकता का sir तुम्ही? मंग त्यावर मी तुम्हाला सांगेल असं-असं loan भेटू शकतं. तुमच्याकडे गाडी कोणती आहे त्यावर मी loan देईन तुम्हाला. गाडीचे papers पूर्ण clear पाहिजे मला. त्यावर RTO चं काही असावं नाही पाहिजे. त्याच्यावर cases वैगेरे काही नाही पाहिजे म ला sir. कसं ते company मध्ये मला द्यावं लागतं पूर्ण data. अं तिथं सांगावं लागतं मला की, गाडी पूर्ण clear आहे sir. तर sir तुमची गाडी कोणतीये? त्याचं नाव सांगा मला sir. त्यानंतर कधीची गाडी आहे, कितीमध्ये घेतलेलीय, पैसे किती-पैशेमध्ये घेतलेलीय? तुम्ही मला सांगा बरं sir. अं sir आमची गाडीचं नाव आहे बघा, varna car घेतलेलीय आम्ही. Showroom घेतलेलीय sir. दोन हजार अठरामधेचं घेतलीय. आता सध्या condition पण छान आहे. त्याचे हफ्ते पण बाकी आहे sir थोडेफार, तीन-चार म अं महिन्याचे. भेटंलं का त्या car वर sir? Sir तुम्हाला त्याच्यावर loan भेटून जाईल, ते त्या varna car वर. त्याचा काही problem नाहीये. तुम्हाला त्याचा अं ताकरीबांन चार-एक लाख रुपये loan भेटून जाईल तुम्हाला ते. त्यावर व्याज है ना, तुम्हाला पंचवीस टक्क्यांनी द्यावं लागेन त्याचं व्याज. ते कसंय property आहे, ही गाडी आहे. त्याला काहीपण होऊ शकतं म्हणून, त्याला व्याजदर तुम्हाला जास्त द्यावं लागेल मला sir. हो sir आपल्याला मतलबआता सध्याला लय पैशाची गरज आहे. थोडं सात-आठ लाख रुपये भेटणार नाही का त्याच्यावर sir? नाही sir ते, आपण car वर याच्यावर जास्त loan देत नाही sir. पण तुम्हाला अडचण आहे, म्हणून मी तुमचं काम करणार. तसं तुम्ही घरचं पण सांगितलेलयं मला loan चं आणि हे गाडीचं पण सांगितलेलयं. म्हणून मी अं तुम्हाला सांगितलेलं, नाहीतर गाडीवर आम्ही दोन अडीच लाख रुपयेपर्यंत करतो. पण तुम्हाला सांगितलेले मी चार, तुम्हाला कसं अडचण आहे म्हणून. आणि त्याच व्या व्याजदर पण जास्त असतो म्हणून, यामुळे सांगितलं नाही मी तुम्हाला. तुम्हाला व्याजदर येईन त्याचं पंचवीस टक्के. त्याचा हफ्ता येईन तुम्हाला ताकरीबांन साडेपाच. त्याचं due पण जास्त असतं. आगर हफ्ता नाही भरला तुम्ही महिन्याचं, तर तुम्हाला हजार रुपये due लागन.

Sir गा अं गाडी कोणाच्या नावावर आहे ते सांगू शकता का तुम्ही sir मला? Sir गाडी papa च्या नावावर आहे. आजूक अं त्याला काय-काय लागणार? गाडीचं पूर्ण कागदपत्र लागणार, अजून, गाडी वर काई complete नाही ते पण, हे पण लागणार का sir? हो sir ते गाडीचे पूर्ण अं papers मला clear पाहिजे. कुढाली गाडीये, त्याचं passing number ते मला सगळं checks number ते सगळं लागतं sir इथं. Company मध्ये मला करावं लागतं sir. कसं ते आह अं पुढच्या पुढच्याकडे मला अडचण यावं म्हणून मला ते त्याचं ते पूर्ण clear करून घ्यावं लागतं sir. त्याचं checks number, गाडीची condition कशी आहे, गाडी एकदम चांगली आहे का? तस बगावं लागतं, मंग त्यामध्ये द्यावं लागतं. कसंय sir ते पुरानी गाडीवर, old गाडीवर वर आपण loan देत नाही. कसं ते कोणी हफ्ते भरले नाही पुढच्या गाडीचे तर, आम्हाला अडचण येती sir. तर मी येऊन तुम्हाला

हो sir औरंगाबादमधी राहता आम्ही. बघा तुम्ही, थोडं जास्त फार loan करा. आता सध्याला मला पैशाची लय गरज आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं sir. थोडं जास्त बघा. काय होत काय नाई. तुमच्याजवळुन करा काईतरी. Sir तुमची कुठे अजून जागा नाहीये का? अजून जागा असली असन तर तुम्ही जास्तीत जास्त loan करण्याची शक्यता कराल. तुमच्याकडे जागा नाहीये का? मला सांगू शकता का कुठं अजून जागा आहे का तुमची अं पाच-सहाशे

Sir आम्हाला पाचशे अजून पाहिजे. अं आहे का तुमची जागा कुठं? पाचशे square foot अजून त्यावर दोघं मिळून आपण loan करून टाकू sir त्याचं. हो sir आपली जमीनपण आहे त्याच्यामधी पण loan होणार का? ते आपली अं शेती आहे आपली त्याच्यामध्ये, आपली दोन-तीन एकर जागा आहे आपल्या नावावर. किती loan होणार sir त्याच्यावर? काय होणार, त्याचं काय राहणार? तसं तिथलं काय document लागणार, हे सांगू शकता का sir तुम्ही?

अं proper म्हणजे तीन एकर हे sir.

काई अडचण नाहीये. तुम्हाला त्याचं भरण्याची काई अडचण पण येणार नाहीये. कसंय सरकार कडून loan माफ पण होऊ शकतं तुमचं . त अं सांगा म sir तुम्हाला शेतीवर loan करायचंय का नाई? Sir आम्हाला याच्यात काय, आम्हाला करायचंय शेतीवर loan. मंग अं तुम्ही पंधरा-अठरा टक्के सांगू लागले, मी ऐकलं sir का पाच टक्के-सहा टक्के लागतंय शेतीवर. तुम्ही लय सांगू लागले sir. तो करीएबनं आपल्याला त्या शेतीवर अं आठ-नऊ लाख रुपये भेटणार आणि तिथं हफ्ता पण कमी येणार ना sir?

Company चं requirement आहे की इतकी-इतकी जागा असेल तर इतकं-इतकं व्याजदर येतो. तुम्हाला अठरा टक्के-सतरा टक्केच भरावं लागेन. गाडीवर पंचवीस टक्केच द्यावं लागेन आपल्याला. तुम्हाला loan पण आम्ही जास्त द्यायला लागलो ना sir. अं दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला इतकं loan भेटणार भेटणार पण नाही. बघा sir असंन तर तुम्हाला करायचं असंन, तर सांगा आणि माझ्याकडे पूर्ण documents तुम्हाला द्यावं लागन. त्यानंतर, पूर्ण, तुमच्या वडीलसोबत पण आनावं लागन. वडीलची स्वाक्षरी लागन. इथे सही करावी लागन sir तसं तुम्ही address send करा मला. मंग मी सांगतो तुम्हाला. मी व्हाट्सअपवर send करतो तुम्हाला किती-किती व्याज जाणार, किती-किती loan भेटणार तुम्हाला. तुम्ही मला documents पूर्ण send करा तुमचं whatsapp वर हो sir मी तुम्हाला send करून टाकतो. आजूक, आपल्यालाला शेतीच झालं, आपलं गाडीचं पण झालं, flat च पण झालं. तुम्हाला आह document काय-काय लागणार हे सगळं माला whatsapp वर सांगा तुम्ही. आजूक आपल्याला महिना बया किती व्याज येणार किती नाई हे पण सांगा. तुमची अं fee पण सांगा sir की तुम्हाला किती fee लागणार, हे लागणार, काय-काय लागणार तुम्हाला, सांगून द्या मला. चालेल sir मी तुम्हाला सांगून देतो. संपूर्ण whatsapp वर details send करतो मी. आमचा व्याजदर किती आहे, आमचं company चं काय-काय. आजूक sir आपलं हफ्ता भरायला एक-दोन दिवस late झालं तर ते चाललं का नाई चाललं sir? Sir आमच्याकडे अं हफ्ता भरचीचं जागा निघलेली आहे loan साठी तर तुम्हाला ते हफ्ताभर भराव भरून लागा sir. तुम्हाला कुठं अडचण यावं नाई म्हणून लवकरात लवकर करून टाका sir ते. मंग तुम्हाला, दुसऱ्या time झालं असंन तर मंग तुम्हाला जास्त loan भेटणार नाई मंग. आणि व्याजदर पण तुमचं वाढत चालला. कसंय आता आमच्याकडे सध्याला vacation मध्ये offer चालूयं. म्हणून तुम्हाला offer ची गरज आहे, म्हणून तुम्ही माझ्याकडे contact केलेलाय. लवकरात लवकर माझ्याकडे documents पूर्ण submit करून टाका. मी तुमची जागा fix करवून टाकतो पुढं.

हो sir चाललं. ते bank मधेच cut का हफ्ता sir? हो sir तुमची HDFC bank आहे, त्याच्यामधीचं तुमचं हे महिन्यावारी हफ्ता cut होऊन जाईन. आह अं तुम्ही हफ्ता नाई भरला तर तुमचं व्याज चढेल. तुम्ही account मध्ये पैसे ठेवलेपण तर मंग पूर्ण cut होऊन जाईन.

तर तुम्ही account मध्ये पैसे ठेवत जा. तुमचं पैसे आह हफ्ता पूर्ण cut होऊन जाईन sir. हो sir तुम्ही मला whatsapp पाठवून द्या, तूम्हाला काय-काय लागणार काय-काय नाई. तुम्ही मला येऊन पण भेटा sir. तुम्हाला सांगतो मी जमीनपण दाखवतो, आपली शेतीपण दाखवतो, तुम्हाला car पण दाखवतो. Car चे पण कागदपत्र, घराचे पण कागदपत्र, शेतीचे पण कागदपत्र. तुम्हाला सगळं दाखवतो मंग तुम्ही सांगा sir कमी काई जास्त होणार का त्याच्यामध्ये पैसे काय नाई? चालेल sir म. मी तुम्हाला contact करतो. तुम्ही whatsapp वर मला hi send करा. त्यानंतर मी तुम्हाला माझे-आमचे company चे requirement सांगून टाकतो. किती-किती व्याज येणार तुम्हाला, किती-किती किती जागेवर किती-किती व्याज भेटणार तुम्हाला ते पूर्ण sheet मी तुम्हाला send करतो. आणि तुम्ही तुमचे documents मला whatsapp वर send करा. त्यानंतर मी तुम्हाला अं call करून भेटून जाईल sir. तुम्ही कधी free असणार? मला सांगा sir मी त्यादिवशी येऊन-जाऊन तुम्हाला तुमची जागा ते सगळं बघून जाईन.

चालेल मंग sir. भेटू आपण, करू contact मंग. ठीके भेटू sir. धन्यवाद sir. धन्यवाद! आज आपण महाराष्ट्र राज्याच्या भूगोल बघणार आहोत, महाराष्ट्र हा भारतातील सर्वात श्रीमंत आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे.

पश्चिम घाट युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ राज्याचा पश्चिम काठावर चालते, आणि राष्ट्रीय उद्यानी आणि वन वन्य जीव

मध्य आणि पूर्व महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापते हा एक अर्ध शुष्क प्रदेश आहे. कृषी जमिनी आणि ऐतिहासिक शाळांसाठी ओळखला जातो, राज्याच्या पश्चिमेला आपल्या या कोंकण किनारपट्टीचे, वालुकामय किनारे खडकाळ खडक आणि मोहाने वैशिष्ट्य कृत आहे. हा प्रदेश त्याच्या sea food,

या सिंचन आणि जलविद्युत निर्मिती आणि इतर उद्देशांसाठी पाणी पुरवतात. एकूणच महाराष्ट्राचा भूगोल, वैविध्यपूर्ण आणि गुंतगुंतीचा आहे. आणि राज्याचा इतिहास अर्थव्यवस्था आणि संस्कृती घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या राज्याबद्दल सविस्तर माहिती या पोस्ट मधून जाणून घेणारआहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना हि, एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र मध्ये एकूण सव्विस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके चार प्रशासकीय विभाग होते. सध्या महाराष्ट्रमध्ये छत्तिस जिल्हे पाचसे पस्तीस शहरे तीनशे पंचावन्न तालुके त्रेचालीस हजार साहसे त्रेशष्ट खेडी, सहा प्रशासकीय विभाग आहेत. राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्र राज्याचे राजधानी मुंबई, व उपराजधानी नागपूर आहे, राज्याचे पहिले राज्यपाल राजा सर महाराज सिंघ होते. राज्याची लांबी पूर्व पश्चिम आटशे किलोमीटर रुंदी दक्षिण उत्तर सातशे वीस किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ,

लांब असून त्या अरबी समुद्र जवळ पसरलेली आहे. कोंकण किनारपट्टी आणि मुंबईच्या किनारपट्टी सह महाराष्ट्राचे एकूण किनारपट्टी क्षेत्र, अंदाजे सात हजार दोनशे चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागात स्थित राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हे भारतातील, तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, आणि उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोक संख्या असलेले राज्य आहे. महाराष्ट्र सोबत सहा राज्याची सीमा लागते. राज्यांची माहिती आपण पाहूयात, गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येस मध्ये प्रदेश महाराष्ट्राच्या ईशानेला छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेस, तेलंगणा, महाराष्ट्राच्या पूर्वेला कर्नाटक, महाराष्ट्राच्या दक्षिनेस, आणि गोवा नैऋत्येला आहे. नक्कीच महाराष्ट्राच्या पर्यटन कर करण्यासाठी काही मुद्दे लक्षात असणे गरजेचे आहे, महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक भेट जाणारा राज्यांपैकी आहे. हे विविध संस्कृती इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी शहर, समुद्र किनारे

औरंगाबाद जिल्ह्यातीलअजिंठा आणि एरोला लेणी या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळी आहे. आणि त्यांच्या दगडी बांधकामासाठी आणि शिल्पांसाठी ओळखले जातात. लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्राची hill station त्यांचा निसर्गरम्य सौंदर्य,

पेंच राष्ट्रीय उद्यान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासारख्या वन जिव्य वन जीवे अभयारण्यासाठी, आणि राष्ट्रीय उद्यानासाठी देखील राज्य ओळखले जाते. वडापाव, प्रसि वडापाव पावभाजी मिसळ पाव आणि भाकरी यासारखं पदार्थांचा समावेश असलेल्या पाककृतीसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. राज्यात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डी साईबाबा मंदिरासह अनेक धार्मिक स्थळ आहेत. अलिबाग, गणपतीपुळे आणि, टारकली सारखे महाराष्ट्रातील समुद्रकिनारी त्याच्या स्वच्छ पाणी आणि निसर्ग सौंदर्यासाठी पर्यटकांमधील लोकप्रिय आहेत. गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी आणि नवरात्री या सर्व राज्य आपल्या उत्साही सणासाठी देखिल ओळखले जातात. महाराष्ट्र हे भारताच्या इतर भागांशी हवाई रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहेत, ज्यामुळे ते पर्यटकांसाठी सहज उपलब्ध आहे. महाराष्ट्राची भूगोल वैविध्यपूर्ण आहे. आणि अनेक पर्वताची पठारे आणि किनारी मैदान आहे, पश्चिम घाट पर्वतराजी राज्यातून जाते. आणि जैवविविधतेमुळे ते युनिस्को चा जागतिक वारसा स्थान आहे. दख्खनचे पठार हे महाराष्ट्रातील आणखी एक प्रमुख, भू स्वरूप आहे, ज्याने राज्याच्या मध्यम आणि पूर्वेकडील प्रदेशाचा मोठा भाग व्यापलेला आहे. कोंकण किनारपट्टी, हा महाराष्ट्राचा किनारी प्रदेश आहे, आणि अरबी समुद्रा जवळ पसरलेला आहे. महाराष्ट्रमध्ये विविध भौतिक वैशिष्ट्य हवामानामुळे विविध प्रकारच्या वनस्पती आणि आहेत. या सर्वांची माहिती आपण सर्व, सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वैविध्य पूर्ण वनस्पती महाराष्ट्र मध्ये, विविध भौतिक वैशिष्ट्ये आणि हवामानामुळे विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, राज्यात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले अर्ध सदाहरित जंगले, पानेरी वने आणि काटेरी चांगले यासह अनेक प्रकारचे जंगले आहेत पश्चिम घाट अरबी समुद्राला समांतर जाणारा पश्चिम घाट,

आणि अनेक धान्य कदाचितेचे निवासस्थान आहे, औषधी वनस्पती शतकानू शतके पारंपारिक औषधांमध्ये, वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधी वनस्पतीचे महाराष्ट्र हे घर आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या काही औषधी वनस्पती मध्ये, कडुलिंब, अश्वगंधा, तुळशी आणि कोरफड यांचा समावेश आहे. लाकूड महाराष्ट्रात साग, साग आणि बांबूसह अनेक लाकूड उत्पादक वृक्ष आहेत. साग हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे लाकूड उत्पादक वृक्ष आहे. आणि राज्यात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते, वनजीवन महाराष्ट्राच्या जंगलामधील वाघ, बिबट्या, आळशी अस्वल,

अभयारण्य आहेत. Agro forestry. agro forestry यामध्ये कृषी पिकांसह झाडांची लागवड केली जाते. ही महाराष्ट्र सामान्य प्रथा आहे. तांदूळ, गहू, उस यासारखा पिकांसोबत कडुलिंब आंबा आणि चिंच ही झाडे घेतली जातात. गोकी जंगल तोड, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण हे महाराष्ट्रातील वनस्पतींना असलेले काही मोठे धोके आहेत. गेली काही दशकामध्ये राज्यांनी मोठ्या प्रमाणात, वनशेत्र गमावले आहेत. ज्यामुळे वन्यजीव्याच्या लोकसत्तांमध्ये खत झाली आहे, आणि कार्बन उस्तरजनात वाढ झाली आहे. महाराष्ट्र हे अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याचे घर आहे. जे राज्याच्या समुद्रव्य जैवविविधितीसाठी मराठी महत्वाचे संवर्धन क्षेत्र आहेत. महाराष्ट्रातील काही प्रमुख राष्ट्रीय उद्यानी, आणि वन्यजीव अभयारण्याची माहिती खालील प्रमाणे आहे. राज्यात ताडोबा अंधारी प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आणि भीमाशंकर वनजीव अभयारण्य यासह अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राज्यातील सर्वात मोठे आणि जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हे बंगाल वाघ, बिबट्या भारतीय जंगली कुत्र्यासह आणि लुक्त प्राणी प्रजातीचे घर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाणार आहे. हे उद्यान मुंबई महानगर प्रदेशात स्थित आहे आणि ते बिबट्या मकाक आणि पक्षांच्या, अडीशेहून अधिक प्रजातींसह वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातीचे निवासस्थान आहेत. पेंच राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्रातील नागपूर आणि शिंदवाडा जिल्ह्यात स्थित पेंच राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र अभयारण्य आहे. आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. भीमाशंकर वन्य जीव अभयारण्य पश्चिम घाटात वसलेले, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य भारतीय राक्षस गील्हारी आणि भारतीय पंगोलीनिया सारख्या अनेक संकटात सापडलेल्या, प्रजाती सहा विविध वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते. नागधीरा वनजीव अभयारण्य महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात वसलेले, नागधीरा वन्यजीव अभयारण्य वाघाच्या संख्येसाठी ओळखले जाते. तसेच पक्षांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींचे,

राधानगरी वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात स्थित, hello राजेस्वरि. hello अलिशा, तुला songs आवडतात का आपल्या अर्जित आणि आतीफ फसलम चे हो ग. मला पण लय आवडत बघ first तर आपल्या काय म्हणते त्याला अर्जित सिंग ना मी first song त्यांचंकधी ऐकलं माहित आहे का? अह जेव्हा मी आपण मी तेव्हा third, fourth, fifth class मधी होता वाटते. तेव्हा अलता बघ ते संग मुस्कुराने की वजा तुम हो अं ते city light मला राजकुमार आणि दुसरे heroine आहे ना नवीन तया याच्या मधी. त्यांन song म्हणला होता. मी तर लहानपणापासून song ची म्हणजे craze आहे लय मी आमच्या घरी त सगळे music lovers आहे. मला तर लय आव आव आव म्हणजे आवडला होता अर्जित सिंग च. first song तेच ऐकलं मी मुस्कुराने की वजा तुम हो. आणि त्याच्यातले कडवे पण छान आहे बघ लय भारी आहेत. आणि अर्जित तेव्हापासूनच आवडायला लागला मंग तेव्हापासूनच fan झालो त्याची, आतापर्यंत जे जे म्हणलं आहे ना सग्गे सगळे सगळे आवडले त्याचे. अन त्याचा एक बी song नाही की त्याचअसं बेकार आहे. मणल्या सारख सगळे song त्याचे चांगले राहतात ते crazy अं म्हणजे ते आपलं. तू झुटी मे मक्कर मध्ये मधलं गाणं आलंय बघ सो बार किया तो क्या प्यार किया something काहीतरी ते song बघ crazy जे मनते ना ते पण hit होतात ते जे slow motion चे जे filmy romantic songs ते पण चांगले राहतात त्याचे, आणि ज्यात तर मला दोन्ही सगळे जे बी song मला कोणत बी song मला सगळेस आवडतात. त्याचे song एक बी नाही की असं आवडना मंग. अन तुला माहित आहे का? किती simple राहते. त्याला down to earth म्हणतात. सगळे त्याला, आणि कोणता कंच एवजे म्हणजे, त्याच जे आणि fans ला पण चांगल treat करते बर. आणि simple राहते परवाना एक reel आली मध्ये viral होऊ लागला त्याच, आणि किती simple म्हणजे साध्या कपड्यावर आपण कस normally normal राहते आपण आपण जसा dressing घालत की नाही. त्यांना पण तसंच घालते त्यांना पण तसच घालते. म्हणजे simple अस नाही की मी singer हो एवढा famous हो attitude नाही बघ त्याच्यात simple राहते. आणि आपला आपलाच राहते. म्हणजे तेवढं काही show off करनाता नाही. एकदम normal जस आपण राहता तसच राहते त्यान. आणि त्याचा आवाज तर लय भारी आहे. आणि त्याचं first debut song कोणच होतं bollywood मध्ये माहिती आहे का? हे आपला दिल समजा जरा हे song होतं debut song आणि first तर मुस्कुराने की वजा स आयकल ते दोन्ही लय आवडतात मला, लय फार लय म्हणजे लय आवडतात. आणि त्याचे सगळेस song आवडतात. मी त्याचा first song म्हणजे अर्जित सिंग मला म्हणजे पहिले कस आपण. songs ऐकायचं म्हणजे तेवढा singer ते माहिती नव्हते. अर्जित सिंग माहितीच नव्हतं म्हणजे नेमकं कोण आहे? काय आहे? अर्जित सिंग म्हणजे अर्जित सिंग च first song म्हणजे तसं मला नाव माहिती झाल. समजा अर्जित सिंग हे singer आहे ते फक्त आशिकी टू चे songs आहेत ना. चाहू मै या ना ते तर तुम ही हो. मला त्या song म्हणजे खरं म्हणजे, ते सांगा ऐकल्यावर मला माहिती झाल की आर्जित सिंग ईना ते song एकल्यावर कळल अर्जित सिंग तस पहिल्या मला म्हणजे songs मदल्या मुस्कूराने की वजा आयकलं असं पण मला माहिती नाही की ते त्यानीच गायले आहे अर्जित सिंगणी गायले अर्जित सिंगचं आहे किंवा त्याचं नाव पेन कीव्हा त्याला मला पण अर्जित सिंग आणि अंकित तिवारी चे पण आशिकी two चा song झालेला आहे त्यांनी अर्जित सिंगचे जो आतापर्यंत तिथून अर्जित सिंगच्या life मध्ये आशिकी टू खूप मोठा break